हे एक ऑफिस आहे या ऑफिस मध्ये ऑनलाईन कामं चालतात.

या इमेज मधे आपल्याला एक केक शॉप दिसतय.

परत त्या जिम मध्ये लाईटही हाये वरती फॅन दिसतोय आजूबाजूला खूप छान प्रकारचे स्टीकर लाव --

त्या बिल्डींगला अ ब्राऊन कलर आणि व्हाईट कलर मारलेला आहे आणि त्याच बिल्डिग समोर एक आपल्याला डोंगरहि दिसतोय आणि आपल्यलाला समोरून एक माणूस जाताना दिसतोय.

आपल्याला दिसतोय तो धबधबा खूप मोठ्या खडकवरून पडताना दिसतोय आजू त्याच्या बाजूला झाड सुद्धा आपल्याला दिसता--

या चित्रात आपल्याला एक मंदिर दिसतंय आणि त्या मंदिराच्या बाहेर मस्त फुलांच्या माळांची झिगझॅग --

या चित्रात आपल्याला एक दुकान दिसतंय.

आपल्याला घर पुसायचा पोछा दिसतोय एक माणूस तिथ शॉपिंग करायला आलेला दिसतोय त्या माणसाच्या डोक्याच्याच वरती आपल्या दुधाची कॅन्ड दिसतिये त्या दुकानच नाव धुळीचंद अँड हार्डवेअर मार्ट हाये त्या दुकानमध्ये लाइट हाये.

या चित्रात आपल्याला एक खूप मोठा स्टेडियम दिसतंय ते खूप मोठ्या सर्कल मध्ये दिसतंय.

या चित्रात आपल्याला एक मोठे हॉटेल दिसतेय. त्या हॉटेल ला एकदम छान अश्या प्रकारे लाईटिग लाऊन सजवलेल हाय. ती लाईटिंग पूर्ण चालू दिसतेय.

अतिशय छान वातावरण आपल्याला या चित्रात दिसतय.

लाईट ही आपल्याला या इमेज मध्ये दिसताय.

मला गाव दिसतंय त्या गावात घर येत त्या गावातही लईट चालू येत परत त्या गावात आजूबाजूला आपल्याला झाड सुद्धा दिसताय.